हे एकदम असे अचानक फोन केला की एकदम बोलायला लागतो हो ना किती दिवसात तुझा काही पत्ता नाही म्हटलं आज कॉल करून बघावा हो हो मला पण बघून बरं वाटलं की आज म्हटलं मॅडम ना आठवण झाली

मी काय मस्त चालू आहे माझं आपलं निवांत, तुझं काय म्हणतेस? काही नाही ऑफिस, स्कूल सगळं मॅनेज करायचं

हो सगळ्यात मोठी टास्क

जेव्हा तुला माहितीये मी माझी बीकॉम केलं त्यानंतर मग मला असं वाटलं जर रादर एमबीए तेव्हा नवीनच होतं त्यामध्ये ती हवास पण होती आणि ती तेवढी फी परवडणं पण शक्य नव्हतं त्यामुळे मी एमबीए करू शकले नाही पण त्याची खंत मला आजही आहे कारण की आज एमबीए केलं असतं ना तर आज मी कुठच्या कुठे असते कारण की आज बी कॉम न डिग्रीने बाकी कोर्सेस करून आज मी या पोझिशनला आहे पण ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं मी काहीतरी करू शकले असते म्हणून मी माझ्या मुलाला नेहमी सांगते की शिक्षणात अभ्यासात कंटाळा नको करूस खरंय ग शिक्षणात जे महत्त्व आहे ते प्रत्येकाला समजायला पाहिजे आणि आपल्या देशात हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे

त्यामुळे ना एमबीए वगैरे खूप मोठी गोष्ट आहे कारण की आपण ऍटलिस्ट आपल्या परीने काही ना काही तरी शिक्षण घेतल पण आपल्या देशात अजून इतकी लोक आहेत की त्यांना साधी अक्षर ओळख सुद्धा नाही

आता तुला खरं सांगू तर म्हणजे हा विषय निघाला म्हणून नाही पण मध्यंतरी मी नंतर तुला मी एक पोस्ट पाठवीन मी लिहिलेली ती मी जिथे येते मुंबईत च्या साईडला तिथे अ... आतल्या रोडनी आलं जातं त्या साईडला रस्त्याच्या साईडला अशा झोपडपट्टी किंवा लेबर लोकांची त्यांची मुलं त्या झोपड्या करून उभे राहिलेले असतात आणि रोज मी त्यांना बघत येते पण रोजची तीच लोक पण रोज चित्र वेगळे मी प्रत्येक वेळा हाच विचार करते की ह्या लोकांचे काय आयुष्य आज आपण एसी बस मधून येतोय आज आपण कुठपर्यंत पोचतो किंवा हे जे शिक्षणामुळे आपण एवढं फोर्ट करतोय पण आज त्यांच्यापुढे काय फ्युचर आहे ग ते मुल त्यांच्या आई वडील काम करत असतात रस्त्यावरती आणि ती मुलं अशीच काही ना काही टाईमपास करत असतात पण ह्यांना समजवायचं कसं यांना काय म्हणजे ही एवढी अ.... लाईक यांची अ... अशाक्षरता किंवा हे शिक्षणाचा म्हणतो ना जनजागृती तुम्ही तेवढी पाहिजे तुम्ही तेवढ्या प्रमाणात नाहीये हो अगदी अगदी बरोबर जनजागृती हा अतिशय महत्त्वाचा शब्द तू वापरलेला आहे जोपर्यंत ही जागृती होत नाही अवेअरनेस जागृती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या हातात खरंच काही नाहीये कारण अगदीच गव्हर्मेंट काही करत नाहीये वगैरे असं नाही सगळीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा असतात बेसिक एज्युकेशन साठी जे जे काही गरजेचं आहे ना असं म्हणत नाही की फार छान पद्धतीने करतोय गव्हर्मेंट काहीच करत नाहीये असेही नाहीये काही ना काही करतंय पण तेही देखील जे मिनिमम छोटी गोष्ट आहे ना ती सुद्धा त्या साक्षर लोकांपर्यंत किंवा गरीब वर्गापर्यंत पोहोचत नाही

हा प्रॉब्लेम मला वाटतं तिथे सुरू होतो पोटाला मिळेल हे जास्त महत्त्वाचे

तू अगदी एक परफेक्शन वर्ड बोलली की आज गव्हर्मेंट घेताय किंवा

स्वच्छता अभियान बघशील तर वर्कआउट होतंय ना ग कारण की आता मोदींनी हे केल्यापासून

पण हा चेंज दिसतोय तसाच हा साक्षरतेबाबत पण हा थोडा अजून पुढाकार घेतला किंवा कसं माहिती या लोकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण नसतो ग म्हणजे आता हा विचार मी केला त्यांना जाऊन आपण समजवावा पण त्यांना त्याचं महत्व कसं कळणार ग कारण की ते स्वतः शिकलेले नाहीयेत खरे तेच ना कारण पहिला माणूस जो पोटआरती ये ना त्याला शिक्षण आरती होयला अजून खूप वेळ आहे आधी त्यांच्या पोटाचा प्रश्न जेव्हा सुटेल ना तेव्हाच त्यांना ग्रॅज्युअली हळूहळू तिथपर्यंत आणता येईल शाळेपर्यंत आणता येईल आणि त्याला मला वाटतं अजून थोडा काळ जावा लागेल कारण जोपर्यंत आपल्याकडची दारिद्र्य रेषेची पातळी उंचावत नाही ना तोपर्यंत हे शंभर टक्के होणे अवघडचे असेही म्हणतात की प्रत्येक माणसाला किमान अक्षर ओळख आणि अंक ओळख जेव्हा होईल तेव्हाच भारत शाश्वत विकासाच्या दिशेने पाऊल उचलेल आता ते कधी होणार? जेव्हा माणसाला अक्षर अंक ओळख होण्यासाठी त्याच्या पोटाची सोय होईल तेव्हा

त्याच्यासाठी मेन मुद्दा काय आहे माहिती का पोवर्टी म्हणजे एवढं दारिद्र्य असून तू मेंशन केलं पण दारिद्र्यरेषेखाली किंवा

पण शाळेत पाठवल्याशिवाय मुलं शिकली तरी दारिद्र रेषा हळूहळू कमी होईल ना ते शिकले तेव्हा त्यांना त्याचे महत्त्व कळेल त्यामुळे अन एम्प्लॉयमेंट चाइल्ड लेबर कितीतरी गोष्टी आहेत ग याच्यासाठी आता चाइल्ड लेबर म्हणजे बघ ना त्यादिवशी अ.. त्या दिवशीची एक गोष्ट माझी म्हणजे आम्ही माझे मिस्टर आणि मी गेलेलो होतो असंच भूक लागली म्हणून म्हटलं चल जाऊया तर तिथे डोसा खायला गेलो तर तिकडे एक मुलगा बारा-तेरा वर्षाचा असेल तिथे एवढा फटाफट फटाफट अगं काम करत होता ना गं पण मला ना राहुल नाही अगं मी ह्यांना म्हणाले म्हंटलं अहो हा एवढा काम करतोय सगळं छान आहे पण हा शिकत असेल का? एवढा हुशार आणि चुनचुनित मुलगा म्हणजे हा कुठून गावावरून आला असेल का असेल सेटअप असेल

मी ह्यांना बोलली तर हे म्हणतात की अरे भक्ती तू आज विचारशील उद्या तो शाळेत जाणार आहे का? हो ग हो अगदी बरोबर आहे तुझं बालमजुरी ही खरच खूप गंभीर अशी समस्या आहे आपल्याकडे पण तेच पुन्हा आपल्याला जरी वाटतं बालमजुरी खूपच क्रूवल वाटत आपल्याला फार असं वाटतं की आपल्याला किती राबवता येते त्यांना पण माहिती आहे का जर त्यांनी काम नाही केलं ना तर पोटाला मिळणार नाही

असं पटकन असं वाटतं की अरे अरे बिचारा काम करतोय पण तो बिचारा जर काम करत नसेल तर खायला मिळणार नाही मग आपल्याला आणखीन वाईट वाटेल

अग तुला माहिती आहे का आणि त्याच्यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा हा पण असतो ना की एका घरात मुलगा आणि मुलगी आहे तर मुलाला शिक्षण देतात त्यातल्या त्यात आणि मग मुलीच्या शिक्षणाची फार आबाळ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

पुरुष साक्षरत प्रमाण आहे ते दहा ते बारा टक्के जास्त आहे बायका पेक्षा आणि असं म्हणतात मुलगी शिकली प्रगती झाली असं म्हणतात ना आपल्याकडे कारण बाई शिकते ना तेव्हा ती खऱ्या अर्थाने घराला साक्षर बनवते किंवा शिक्षण देऊ शकते पण ज्या घरातली बाईच शिकलेली नाही ती तिच्या मुलांना कसं काय भविष्य चांगलं देऊ शकते

पण अजून गावांमध्ये खेड्यांमध्ये अजून अशी कितीतरी गाव आहेत जिथे आपण पोहोचलो पण नाही येत तर तिकडे मुलांचा शिकायचं प्रमाण असं आहे तर ते मुलींना शिकून देत नाही म्हणजे मुलांना पाठवतात हेच खूप मोठं दिव्य आहे तर मुलींना काय पाठवणार ते मुलींना मागेच ठेवतात घर कामांमध्ये ठेवायला आणि हे गावाकडे अजून नाहीये हे आता आम्ही मध्यंतरी गावी गेलो किती तरी मुली पण त्यांना इं जनरल विचारलं शाळेत जाता का? नाही आता सोळा सतरा वर्ष झाली अठरा वर्षे झाली की लग्न करून जायचं गावाकडे अजून ही ट्रेन चालू आहे ट्रेन म्हणण्यापेक्षा हे पिढ्याने पिढ्या करत आलेले आणि आपल्याला तसं काय बापरे विसाव्या आणि ठीक आहे पण तुम्ही मुलींना शिकवत ही नाही आहात लवकरही लग्न करताय कुठेतरी माहिती ब्रेन वॉश करणे गरजेचा आहे की शिक्षण हे मुलांसाठी किंवा तुम्हाला बाहेर पडण्यासाठी कसे उपयोगी ठरू शकेल तेव्हाच हे लोक आग त्यांना शाळेत पाठवायला तयार होतील ना ग अगदी खर आहे ग आणि अगदी गावाकडे असं काही नाही हा शहरात सुद्धा ही परिस्थिती अजूनही अशीच आहे म्हणजे आमच्याकडे येणाऱ्या मावशी वगैरे त्यांना मी बघते ना तर.. अतिशय वाईट परिस्थिती म्हणजेच चौदाव पंधराव व चौदाव म्हणजे खूप बरच बरं म्हणायला लागेल चौदा पंधरा व्या वर्षीच लग्न उरकून घेतात लग्न ठरलं करणं वगैरे नाही उरकायचं दुसरा काही करणार नाही तरी शाळेत जात नाहीत म्हणे मुली त्यांना आवडत नाही अभ्यास करायला एन्व्हायरमेंट लागतं अभ्यासासाठी त्यामुळे असं नाही की त्यांनी शाळा नाही पाहिली शाळा पाहिले पण तिसरी चौथीत झाल्यावर मुलींची त्याच्यात मन लागत नाहीये वगैरे असं पण म्हणतात आता खरं खोटं मला माहिती नाही सांगता येणार कदाचित त्या मुलींना ते एन्व्हायरमेंट मिळत नाहीये योग्य अभ्यासासाठी लागणारे एनवोर्मेन्ट मग त्यामुळे आजूबाजूची परिस्थिती अशी असते की चला बाजूच्या मुलीचं मैत्रिणीचं लग्न झालं आपणही लग्न करा आणि मोकळे व्हा आणि मग लवकर बाळंतपण त्याचे प्रॉब्लेम्स त्यामुळे अतिशय बिकट परिस्थिती होते त्यांची पुढे पण ते सांगणार कोण आणि कळणार कधी खरं आहे ग म्हणजे कसं माहिती आपला असा जीव तुटतो की अरे हा आपण हे शिकलो आपण शिकलेलो पण कमी आहेत म्हणून आपण आपल्या मुलांना शिकवतोय पण पण आपण शिकलो म्हणून आपल्या मुलांना शिकायचं पण जे शिकलेले नाहीत त्यांना शिकवण्यासाठी कसं प्रोत्साहित करायचं

खरे खरे ज्यांच्या पर्यंत शिक्षण पोहोचलं नाहीये त्यांना शिक्षणाचे महत्त्व कसं सांगायचं याच्यावर फोकस पोहोचला पाहिजे याच्यावर आपण काहीतरी काम करण्याची गरज आहे माझी एक मैत्रीण आहे ती प्रौढ साक्षरता वर्ग घेते हा म्हणजे अगदी वस्तीत जाऊन त्यांना शिकवते आता तिने जॉब वगैरे करून एक हे येत ना बऱ्याच वर्षांनी की बास आता मग जॉब सोडलाय आणि जो वेळ राहतो हातात थोडाफार मग कुठलं तर वेगळं सोशल वर्क करणं या ऐवजी ती हेच केलं आणि मला फार कौतुक वाटतं म्हणजे लहान मुलांमध्ये सोशल वर करणाऱ्या माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत पण प्रौढ साक्षरता वर्ग हा अतिशय कठीण प्रकार आहे कारण ती बिचारी माणसं दिवसभर दमून भागून काम करून आलेली असतात त्यांना प्रोत्साहित करायचं त्यांना त्याचे महत्त्व सांगायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दारू पेक्षा जास्त हे महत्त्वाचं हे पटवून द्यायचं हे फार फार कठीण आहे बरोबर बोललीस कारण आता मी जे ऑफिसमध्ये काम करते तिकडे कॅन्टीन आहे कॅन्टीन मध्ये मुलं आहेत कामाला शेप आहे किंवा काय म्हणतात सर्विंग साठी मुल आहेत आम्हाला आम्ही मध्यंतरी एक मिशन केलेलं की प्रत्येकाला एवढं सगळ्या मुलांमध्ये त्यांचं शिक्षण घेऊन जाणून त्यांना पुढे शिकायची इच्छा असेल तर त्यांना तेवढं कौन्सिलिंग करायचं तुला माहिती माझ्याशी गोष्ट आम्ही सगळी लिस्ट काढली आणि प्रत्येकाने एक एक मुलगा मुलगी असे हे करून घेतले डिस्ट्रीब्यूट करून घेतले की त्याच्यामध्ये एक कॅन्टीन मधला मुलगा होता तो वेटरचा हे काम करत होता आणि तो दहावी का बारावी झालेला आणि तिकडून आलेला आहे हिमालय साईडने कुठून हिमाचल प्रदेशातून त्याला मग तो आता माझं टार्गेट आहे त्याला मी अक्षरशः सगळं शिक्षणाचं का सोडलं हे काय सगळी माहिती घेऊन हे करून त्याला पुढे शिक्षणासाठी मी तयार केलं आणि तुला माहितीये त्यांनी बाहेरून ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि तो इकडचा जॉब सोडून आता चांगल्या ठिकाणी क्लेरिकल जॉब मध्ये आहे पण अजूनही तो मुलगा मला मेसेज करतो आणि पहिल्यांदा बोलतो मॅडम मी जे काही आहे ना ते तुम्हीही पुढची वर्ष मला माझ्या डोक्यात घातली

हो ना गं... खरंच कौतुकाची गोष्ट आहे त्याचेही खूप कौतुक आणि तुझंही अगदी मनापासून खूप खूप कौतुक हो म्हणजे आपण इमॅजिन नाही करू शकत आपण एका मुलाला तयार केलं तर त्यांनी तयार होऊन शिक्षण घेऊन त्याचीच मेहनत आपण जे म्हणतो म्हणत होतो आपण कुठेतरी प्रोत्साहन देणं किंवा त्याचा महत्त्व पटवून या गोष्टी कुठेतरी लाख होत आहेत ना त्या गोष्टींमध्ये थोडा फोकस आला ना तर आज मी हे एक केलं उद्या तू एक करशील असेच थोडे तरी परसेंटेज वाढतील ना गं हो ग हो अगदीच आपण आपला खारीचा वाटा उचलुया ह्या कामासाठी असं मनापासून मलाही वाटतं नक्की नक्की आज आपण एकदम याच्यासारखा कुठलातरी विषय घेऊन बोलावं तसं फोन करून बोलायला लागलोय भेटल्यावरती नक्की डिस्कस करू

हो आणि काहीतरी ठोस पाऊल उचलू या

हो लवकरच भेटू एक साक्षरता मोहीम घेऊन